तो सेल्फी काढून राहिला आणि तो त्याच्या साईड ला इकडे तिकडे--

मोठी बिल्डिंग आहे बिल्डिंग मध्ये लोक आहेत.

तिच्या साईडला वेगवेगळ्या कलरचे --

इथ पैशे काढाला वगैरे जाते पैशे टाकतेत अन तिथं साईड अ अ म रस्ताय.

रस्त्याच्या साईडला दुकानय कपड्याचे गाड्या --

इथ वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत.

आणि तिथं पूजा सुरु आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची दुकानं--

अ गाड्या जात आहेत.

बोट शूज वगेरे लाऊन आणि रेसिंग आहे.